पर्लमधील if elsif एल्से आणि स्विच कंडिशनल स्टेटमेंटस वरील पाठात स्वागत
या पाठात शिकणार आहोत पर्लमधील if elsif एल्से स्टेटमेंट आणि स्विच स्टेटमेंट मी उबंटु लिनक्स 1204 ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहे
मी गेडीत टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसचे प्राथमिक ज्ञान असावे
फॉर फॉरइच व्हाइल आणि डू व्हाइल लूप्सची माहिती तसेच आयएफ आणि if एल्से स्टेटमेंटचे ज्ञान फायद्याचे ठरेल
संबंधित पाठासाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
पर्लमधील if elsif एल्से स्टेटमेंटचा उपयोग अनेक कंडिशन्स तपासण्यासाठी केला जातो
सर्व कंडिशन्स फेल होतात तेव्हा एल्से ब्लॉक कार्यान्वित होतो
if elsif एल्से स्टेटमेंटचा सिन्टॅक्स असा आहे
आयएफ स्पेस कंसात कंडिशन कंस पूर्णspace महिरपी कंस सुरू
एंटर दाबा
कंडिशन ट्रू असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा भाग आणि सेमीकोलन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण स्पेस एलसिफ स्पेस कंसात कंडिशन कंस पूर्ण स्पेस महिरपी कंस सुरू
एंटर दाबा
एलसिफ कंडिशन ट्रू असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा भाग आणि सेमीकोलन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण स्पेस एल्से स्पेस महिरपी कंस सुरू एंटर वरील दोन्ही कंडिशन फळसे असल्यास कार्यान्वित होणारा कोड आणि सेमीकोलन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण
प्रथम आयएफ कंडिशन तपासली जाईल आणि ती ट्रू असल्यास कार्यान्वित होईल
नसल्यास एल्से आयएफ कंडिशन तपासली जाईल आणि ती ट्रू असल्यास कार्यान्वित होईल
अन्यथा एल्से ब्लॉकमधील कोड कार्यान्वित होईल
आता if elsif एल्से स्टेटमेंटचे उदाहरण पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा
गेडीत कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे conditionalblocksपीएल ही फाईल उघडेल
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
आपण लँग्वेज ह्या व्हेरिएबलला पर्ल ही व्हॅल्यू दिलेली आहे
लक्षात घ्या इक हे स्ट्रिंग कंपॅरिझन ऑपरेटर आहे
आपल्याकडे असलेल्या अनेक कंडिशन्स आपल्याला तपासायच्या आहेत
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrlsदाबा
नंतर टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करा
टाईप करा पर्ल कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल टीप मी कंपायलेशनची स्टेप सोडून देत आहे
ही पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक नाही
जर कंपायलेशन एरर असल्यास स्क्रिप्ट कार्यान्वित होताना ते एरर देईल आणि कार्यान्वित होणे थांबेल
आता एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
ही आय एएम पर्ल आता पुढची केस पाहू
गेडीत वर जा
लँग्वेज व्हेरिएबलला जावा ही व्हॅल्यू द्या
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करू
टाईप करा पर्ल कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
ही आय एएम जावा पुन्हा गेडीत वर जा
लँग्वेज व्हेरिएबलला इंग्लिश ही व्हॅल्यू द्या
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
टर्मिनलवर जाऊन फाईल कार्यान्वित करू
टाईप करा पर्ल कंडिशनलब्लॉक्स डॉट पीएल एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आय एएम नोट आ कॉम्प्युटर लँग्वेज तीन केसेस असे सूचित करतात कंडिशन पूर्ण करणारा केवळ एक आयएफ ब्लॉक कार्यान्वित होईल
अन्यथा डिफॉल्ट एल्से ब्लॉक कार्यान्वित होईल
आपल्या गरजेप्रमाणे अशा अनेक एलसिफ कंडिशन्स असू शकतात
आता असाईनमेंट हे प्रिंट करण्यासाठी if elsif एल्से स्टेटमेंट लिहा
स्ट्रीम जर सायन्स असेल तर आय एएम आ सायन्स ग्रॅज्युएट स्ट्रीम जर कॉमर्स असल्यास आय एएम आ कॉमर्स ग्रॅज्युएट आणि स्ट्रीम जर सायन्स किंवा कॉमर्स ह्यापैकी नसल्यास आय एएम अन आर्ट्स ग्रॅज्युएट आता स्वीच स्टेटमेंटबद्दल जाणून घेऊ
पर्ल 58 पर्यंत पर्लमधे स्वीच स्टेटमेंट उपलब्ध नव्हते
त्यानंतर स्वीच स्टेटमेंटची फंक्शनॅलिटी प्रदान करणारे स्विच मॉड्युल समाविष्ट करण्यात आले
टीप पर्लमधीलModules आपण पुढील पाठांत शिकणार आहोत
स्वीचचा सिन्टॅक्स असा आहे
उसे स्विच सेमिकोलॉन एंटर दाबा
स्विच स्पेस कंसातdollar वॅल्यू कंस पूर्ण स्पेस महिरपी कंस सुरू एंटर दाबा
केस स्पेस 1 स्पेस महिरपी कंस सुरू डॉलर वॅल्यू इक्वॉल टीओ 1 असल्यास कार्यान्वित होईल
महिरपी कंस पूर्ण एंटर दाबा
केस स्पेस सिंगल कोट आ सिंगल कोट स्पेस महिरपी कंस सुरू डॉलर वॅल्यू इक्वॉल टीओ सिंगल कोट आ सिंगल कोट असल्यास कार्यान्वित होईल
महिरपी कंस पूर्ण एंटर दाबा
एल्से स्पेस महिरपी कंस सुरू डॉलर वॅल्यू वरीलपैकी कुठल्याही केसशी जुळली नसल्यास कार्यान्वित होईल
महिरपी कंस पूर्ण एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण आता सँपल प्रोग्रॅमद्वारे स्वीच समजून घेऊ
टर्मिनल उघडून टाईप करा
गेडीत सॅम्पलस्विच डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
आता स्क्रीनवर दाखवलेला सँपल प्रोग्रॅम टाईप करा
स्वीच स्टेटमेंट कसे कार्य करते ते पाहू
उसे स्विच स्टेटमेंट पर्ल कोडमधे स्विच मोड्युल समाविष्ट करते
टीप उसे कीवर्ड बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेणार आहोत
आता वेगवेगळ्या केसेस तपासू
आपण var ह्या व्हेरिएबलला पर्ल ही व्हॅल्यू दिलेली आहे
स्वीच स्टेटमेंटमधे var ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासली जाईल
पहिल्या केसमधे ती Perlशी जुळते
त्यामुळे या केस समोर लिहिलेला कोड कार्यान्वित होईल
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा
पर्ल sampleswitchपीएल एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आय एएम पर्ल गेडीत मधे sampleswitchपीएल वर जा
आता var ह्या व्हेरिएबलला लिनक्स ही व्हॅल्यू द्या
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
पुन्हा स्वीचमधे var ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासली जाईल
ही केस लिनक्स बरोबर जुळेल
त्यामुळे ह्या केससाठी लिहिलेला कोड कार्यान्वित होईल
आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा
पर्ल sampleswitchपीएल एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आय एएम लिनक्स गेडीत मधे sampleswitchपीएल वर जा
तसेच व्हेरिएबल var ची व्हॅल्यू जावा असेल तर दुसरी केस तपासली जाईल
आता व्हेरिएबल var ला इंग्लिश व्हॅल्यू देऊ
पुन्हा स्वीचमधे व्हेरिएबल var ची व्हॅल्यू तपासली जाईल
हे कुठल्याही केस स्टेटमेंटशी जुळत नाही
त्यामुळे एल्स स्टेटमेंट कार्यान्वित होईल
आता टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करा
पर्ल sampleswitchपीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आय एएम नोट आ कॉम्प्युटर लँग्वेज तीन केसेस असे सूचित करतातः एक्सप्रेशनची व्हॅल्यू कुठली केस कार्यान्वित होणार ते ठरवते
केवळ ग्राह्य केस कार्यान्वित होईल
केस ग्राह्य नसेल तर डिफॉल्ट एल्से केस कार्यान्वित होईल
एल्से केस लिहिणे सक्तीचे नाही
अशावेळी जर एकही केस जुळली नाही तर स्वीच स्टेटमेंट कुठलेही आऊटपुट देणार नाही
असाईनमेंट स्वीच स्टेटमेंट वापरून ह्या पाठात दिलेली असाईनमेंट पुन्हा लिहा
थोडक्यात
या पाठात शिकलो पर्लमधील if elsif एल्से स्टेटमेंट आणि स्विच स्टेटमेंट सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेतले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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद